आज खूप ओपनिंग चांगली झाली खूप--

अरे बाबा सरांनी आज खूप डांस शिकवला खूप प्रॅक्टिस केली एवढ कोण एक्झरसाईझ करवतात का सरांनी बाबा माझा खूप पाय दुखायला लागले राव.

घेईन मी टमाटे पर जरा कमी करा डाग आहे वरतून एवढं लावताय तुम्ही --

लोकं ही नाही आहे मित्र ही नाही आहे काय करावा बोर व्हायला लागलाय कुठलं काम केलेलं बरं --

पाहिल्याच्या जमान्यात काय मोठे मोठे किल्ले होते राव एवडे चांगले डेकोरेशन वगैरा भारी केलंय चांगला जमाना होता वाढत.

पण लय जन जंगल इलाखा दिसाया लागलाय इथ प्राणी वगैरे येत असेल रात्रीचे.

काय वेस्ट तिकडं वेस्ट आणि इथ तर काहीच नाहीये. काहीतरी सर्विस नाही ह्यांची चांगली--